आणि फूटबॉल गेम प्रॅक्टिस चालू असते लई स्वच्छता या मध्ये आहे.

केलेला इथ लय सुंदर आणि लय सुंदर-सुंदर बायका थांबलेल्या तर इथे सगळे भोवती--

यहा पे बहुत लोग भी खड़े है एक दो घर भी है और पेड़ भी है एक नारियल का भी पेड़ है खंबा है और वायर है।

आणि लय छान छान मासे आपल्याला मिळ त्याच्यात हा लई चांगली असतेत आणि वेगवेगळे प्रकारचे मासे--

हे बूक ची जे शॉप आहे छोटीशी बूक ची शॉप इथ शाळेच सगळ सगळ सामान आपल्याला भेटते.

घर घराचं काम चालू छोटे-छोटे दोन कमरे काढलेल आणि --

तिथ मजुर घराचे काम करत आहे लय छान असे घर बनवलेले--